pump संच हे ग्रामीण भागात ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख स्त्रोत आहेत सण लग्न आणि इतर अनेक प्रसंगी फटाक्यांच्या वापरामुळे, ध्वनी प्रदूषण निर्माण होते. मोठ्या आवाजांनी सूक्ष्मजीव देखील नष्ट होतात ज्यामुळे मृत अवशेषांचा विघटन होण्यास अडथळा निर्माण होतो. मोठ्या आवाजानमुळे प्राण्यांची हृदय मेंदू आणि यकृताचे हे नुकसान होते त्यामुळे त्यांच्या मज्जा संस्थेचे नुकसान होते आणि ते धोकादायक बनतात. सागरी ध्वनी प्रदूषणामुळे सागरी वेल जास्त प्रभावित होतात ध्वनी प्रदूषणामुळे त्याच्या वस्तीचा प्रश्न निर्माण होतो.

श्रवणीय श्रेणी पेक्षा जास्त वारंवारतेच्या लहरींना Ultra sonic लहरी म्हणतात श्रवणीय कमी वारंवार तेजा लहरींना इन्फो info sonic लहरी म्हणतात. ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी चे जे उपाय आहेत. ते स्त्रोत नियंत्रण वाहनांची योग्य देखभाल मशीन देखभाल घरगुती क्षेत्रातून आवाज पातळी कमी करून हळू बोला स्नेहक वापर आवाज अडथळा वापरणे संप्रेरक मार्ग नियंत्रण रजिस्टर चा वापर झाडे लावणे पटेल आणि सलग्नांचा वापर. छोट्या रस्त्यांवर मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी सार्वजनिक वाहतुकीचा वाढलेला वापर प्रांतकथा नियंत्रण helmet वापरणे. वाहतूक निरीक्षकांच्या कानात ध्वनी अव रोधक उपकरणांचा वापर करणे. आणि अं शांत भागापासून दूर बसून बसताना रेल्वे स्थानके बांधणे रस्त्याच्या कडेला रुग्णालय शैक्षणिक संस्थांमध्ये अधिकाधिक झाडे लावा. ध्वनी प्रदूषणावर कारवाही करा नगर नियोजनांची योग्य व्यवस्थापन करा ध्वनि शोषक insulation आणि कंपंन damping सागरी ध्वनी प्रदूषण नियंत्रण जागरूकता आणि शिक्षण ऐकण्याची क्षमता कमी होणे सत्तर D. B पेक्षा कमी आवाजाची पातळी मानवासाठी फारशी हानिकारक नाही पण जर पांच्यांशी D. b पेक्षा जास्त आवाज आठ तास ऐकू येत नसेल तर तर ऐकण्याची क्षमता कमी होते जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार शंभर D. B आवाज दीर्घकाळ ऐकणे मानवासाठी हानिकारक आहे कार्यक्षमतेत घट ध्वनी प्रदूषणामुळे मानवाच्या कार्यक्षमतेत घट होत होत आहे. एकाग्रतेच्या अभावामुळे मोठ्या आवाजामुळे व त्यामुळे त्या व्यक्ती व्यवस्थित काम करू शकत नाही. ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीला पचन आणि हृदयाशी संबंधित आजार मानसिक आजार गर्भपात आणि असामाई वर्तनाचा त्रास होतो. आणि याचा परिणाम अवधित आवाजांच्या स्वरूपातील ध्वनी प्रदूषण शारीरिक आणि मानसिक आरोग्यास हानी पोहोचू शकते ध्वनी प्रदूषणामुळे चिडचिड आणि आक्रमकता उच्च रक्तदाब उच्च तणाव पातळी बहिरेपणा झोपेचा त्रास आणि इतर हानिकारक परिणाम होऊ शकतात. ध्वनीच्या कार्यालयीन प्रदूषणामुळे आवाज प्रेरित ऐकण्याचे नुकसान होऊ शकते जे लोक अधिक व्यावसायिक ध्वनीच्या संपर्कात आहेत. त्याच्या श्रवण संवेदनशील ते मध्ये ध्वनीच्या संपर्कात नसलेल्या लोकांपेक्षा जास्त घट दिसून येते. उच्च आणि मध्यम ते उच्च आवाज पातळी हृदयाच्या रक्तवाहिन्यावर परिणाम करू शकते रक्तदाब आणि तणाव वाढू शकतो आणि त्यामुळे लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आवाज कमी करण्याच्या उपायांमध्ये आवाजाची डिकारी बांधणे आवाज कमी करणाऱ्या भिंती बांधणे आणि रस्त्याने गुळगुळीत सपाट पृष्ठभाग यांची योग्य देखभाल करणे यांचा समावेश होतो हवाई वाहतुकीचे ध्वनी प्रदूषण रोखण्या साठी औद्योगिक आवाजांचाही प्रतिबंध करण्यासाठी अशा ठिकाणी genrator आहेत किंवा अशा ठिकाणी येथे खुप घोंगाट इतकं त्या त्या या विषयातला अधिकारदांडगा होता लग्न पूर्वी झोपेशिवाय कोणतेही दुसऱ्या अवस्थेत तो इतरांना आढळला नव्हता पण त्या वेळची गोष्ट निराळी. इतर सगळ्याच पुरुषाप्रमाणे त्या वेळेस तो राजा माणूस होता पहाटे उठून मेहनत करावी दूध पिऊन जे झोपावे दुपारी जेवायच्याच वेळेला जागे व्हावे. जेवल्यावर पुनः जे पडावेते संध्याकाळीच मेहनत करायलाच उठावे आणि नंतर रात्री पुनः ताणून धरावी असा त्याचा त्या वेळचा सुरेख कार्यक्रम असे.

आणि अवाढव्य अंगाची एक बायको इतक्या सगळ्यांची उस्तवार करायचं म्हटल्यावर त्याला झोपेला वेळ कुठून मिळणार नागुडोली आला दिवस कसातरी रेटीत होता आणि संसार चालवीत होता. दिवसभर काम करीत होता आणि हा गाडा कसा जसा पुढे ढकलीत होता या उद्योगात त्याची दुपारची झोप मात्र साफ बुडाली होती हे एक मोठेच दुःख होते.

आणी झोपेतच बायकोला शिव्या घालीत झोपेतच झोपी जाई आपल्या या झोपेच्या सवयींबद्दल नागू ला त्याचे फार वाईट वाटे म्हणजे जागे पणी वाईट वाटे कारण काहीही झाले, तरी नागू हा पैलवान गडी होता त्याच्या पेलेदार छातीवर काळा गंडा लोळत होता त्याचे दंड मांड्या गर्दन गच्च होती त्याच्या बरोबरी चे पैलवान आजून फडात कुस्त्या मारीत होते. कोणी पोलीस खात्यात शिरले होते आणि मोठी धाडसाची कामे करीत होते आपणही अशाच प्रकारची कामे करायला पाहिजेत असे त्याला सारखे वाटे एखाद्या आगीच्या वेळीं आपण आत उडी ठोकावी. आणि खूप माणसे वाचवावीत एखाद्या वेळी भुताची आणि आपली गाठ पडावी आणि त्याचा घाम नीघेपर्यँत त्याला गोळसावी बिळात घुसलेला साप हातानी ओडून काढावा. आणि त्याला चेचून सगळ्यांना चकित करावे असे त्याला फार फार वाटत असे पण या दुष्ट झोपेने च त्याचा घात केला होता कि राक्षसी त्याला संध्याकाळ पासून सकाळ पर्यँत सोडीत नव्हती. दिवसा तो नेहमी बायकोला म्हणे या झोपेन माझा लय सत्यानाश केलाय बाग काय करावं? कुठं जाता येत नाही येत येत न्हायी काय निघालं काम तर उठवीत जा कि ग मला रातच्याला.

काही उठत नाही मुडद्या वाणी पडताय तुमि उठव तर खर हलव गदागदा बगु यावर बायको मान हलवून आणि हात ओवाळुन म्हणे हां. हालिव म्हण गदागदा समदं करून बघितलं म्या उठवाय गेलं तुम्हास्नी तर टवळ रान करून शिव्या देताय तूमी झोपेत हे बोलणं ऐकून नागुला एगदम राग येत असे तोंड लाल करून आणि फुगवून तो म्हणे कोण म्या शिव्या देतो हट्ट खोत बोलू नको उगीच टवळे उठत नाही तर पाण्याची घागर तर उताय काय वत माझ्या. ते बी केलंत कि माग अं आन ते कवा तुमच्या अंथरुणात साप निघाला तेव्हा एक काय दोन घाघरी ओतल्या कि बदाबदा मग, उठलो का न्हाय मी अं उठतंय पाण्यानं समदं जमीनच पोपड निघालं पण तुमि आपलं डिंम हल्ला सुधिक न्हायी किंवा जागचं. अंग मग सापच सोडायचं की न्हय तू अंगावर तो तुमच्या अंगाखाली कवाच मेला चेंदामेंदा झाला नुसता तुमचा अंगाखाली गावल्यावर हत्ती बी जित्ता रहायाच नाही बर बर. आत्ता ह्या पुढ उठवीत जा असे म्हणून नागो दुधात पाणी घाली आणि रतीब घालायला बाहेर निघून जाई एकंदरीत असे चाले होते नागुला झोप काही आवरत नव्हती. बायकोने जीवाचा आकांत केला तरी तो उठत नव्हता आणि त्याच्या धाडशी वृतीला कुठेच वाव मिळत नव्हता त्या दिवशी नागू झोपी गेला त्यावेळी रात्रीचे नऊ वाजून गेले होते, त्याच्या पलीकडे अंथरून टाकून त्यावर सहा सात पोरे ओळीने मांडून निजवण्यात आली होती आणि त्याच्या पलीकडे नागूची बायको एखाद्या बोचके पसरावे त्या प्रमाणे पसरली होती. सगळी कडे गाढ शांतता होती बाहेर काळा गुडूप अंधार पडला होता दिवसभराच्या उजेडाने रात्रीची काजळी धरली होती आई मेल्याप्रमाणे वारा गपचीप होता. मधून मधून झाडाची फांदी सळसळे आभाळ भरून आले होते त्यातून मधेच एखादा थेंब खाली टपोरती येई आणि भुई किंचित ओलसर येई जिकडे तिकडे आता निजानीज झाली होती. घरातल्या दिव्यनीही डोळे मिटले होते आणि लांब वर कुठे तरी कुत्री भुंकत होती पुरुष बायका पोरे सगळेच कसे गाढ झोपी गेले होते.

तसतशे लोळत तो पोरांसाठी टाकलेल्या अंथरुणावर येई मग लाथा झाडून पोरांना जमिनीवर ढकली आणि घोरू लागे उजाडी पर्यँत यात आणखीच स्थलांतर होई पहाटे. ते तो करत भुईवर गेलेला असे आणि त्यावेळी खाली टाकलेली सतरंजी आणि घोंगडे त्याने पांघरून म्हणून घेतलेले असे यावेळी तो सतरंजीच्या वर होता.

बाकी सगळे स्तब्ध होते नागू झोपला आणि घुर्र्र्र घुंर्र्र्र करून जोरात घुरण्यात गुंग होता त्याच्या घोरण्याने पोर अधून मधून झोपेतच दचकत होती. आणि चाळवल्यासारखी होऊन पुनः झोपी जात होती असा बराच वेळ गेला आणि मग एगदम भिंतीवरन काहीतरी पडल्याचा दपकंन आवाज झाला त्या खालोखाल,

झोपेतच हाताला लागलेल्या कुठल्या तरी एका पोराच्या पाठीत तिने दान दिशी धपाटा घातला का वरडाय लागल रं आई मेल्यावानी मुडदा राच्याला बी झोप घ्यायला देईना. असं म्हणून तिने पुनः तोंडावर लुगड्याचा पदर घेतला आणि एका कुशीवर वळून ती परत झोपी गेली झोपेतच कुशीतल्या बारक्या तान्ह्या लेकराला सवयीने थोपटू लागली. पाठीत विनाकारण दणका बसल्यामुळे ते मधले पोर एगदम जागे झाले आणि झालेल्या अन्याया विरुद्ध त्याने भोकाड पसरून दाद मागितली. त्या बरोबर त्याच्या शेजारी पडलेले दुसरे कार्टे धडपडून जागे झाले आणि त्याने पहिल्या पेक्षा हि मोठा गळा काढला त्या दोघांच्या रडण्यामुळे बाकीची पोरेही मग जागी झाली आणि, त्यांनीही आपला आवाज त्यात मिसळल्या मुळे निरनिराळे आवाजांचे एक इन्द्रधनूष्य तिते थोडा वेळ तयार झाले आणि त्यामुळे नागूच्या बायकोची पुनः झोप मोड झाली,

तर तिच्या या प्रश्नाला काहीच उत्तर आले नाही अंगणातल्या अंधारात काहीतरी हालचाल झाल्याचे तिच्या डोळ्यांना च फक्त जाणवले आणि मग एकदम, एक काळीक भिन्न दांडगी आकृती तिच्या दिशेने चालत आली चोर एक मोठी किंकाळी फोडावी आणि हाक मारावी असे नागूच्या बायकोला वाटले. तर तो माणूस इतक्या झपाट्याने तिच्या जवळ आला कि काय करावे तिला काही सुचलेच नाही आणि मग तिची बोबडीचं वळली घामाने सगळे अंग न्हाऊन निघाले छाती धडधडत राहिली. त्या माणसाने एकदम तिचा गळा धरला आणि घोघऱ्या आवाजात फर्मावले गप बस, वरडशील तर जीव घेईन त्या माणसाच्या जाडजूड राठ हाताच्या स्पर्शाने नाक, आधीच इतकी अर्ध मेली झाली होती कि ओरडायची तिच्या अंगात त्राणच राहिले नव्हते थरथर कापत ती नुसतं बगत राहिली त्या माणसाने पुनः घोगऱ्या आवाजात विचारले सोन कुठं ठेवलंय? बाई काहीच बोलत नाही हे बघून तो दरडावणीच्या आवाजात म्हणाला सांगती का न्हायी का घालू ह्यो खिळा तुझ्या टकुर्यात? त्याने हातात धरलेला जाडजुड लोखंडी खिळा तिला अस्पष्ट दिसला आणि त्याबरोबर भीतीची एक शीनक तिच्या सगळ्या अंगातनं चमकली सांगतीय सोडा मला . सांग कुठाय सोन?

आमच्या मालकांच्या पाशी असलं तेच कुठंतर ठेवत्यात कुठं हाय तुझा नवरा अंधारात नवऱ्याच्या दिशेला हात करून ती गुदमरल्या आवाजाने म्हणाली ते तिकडं झोपलेत बगा. आणि मग त्या माणसं तिचा गळा जसा सोडला तशी ती लुगड्याचा गोळा तोंडात कोंबून भिंतीला टेकून थरथर कापत उभी राहिली एवढे होईपर्यँत मुलांचा कालवा संपूण, ती पोर पटापटा झोपली हि होती पण त्या दांडग्या काळ्या माणसाने अंथरूण ओलांडताना एकच पाय एगदम तीन चार पोरांच्या अंगावर दिल्यामुळे,

कि तो काळा कभिन्न चोर हि क्षणभर गप्प उभा राहिला आणि मग धडपडत पुढे गेला नागुला हुडकू लागला अखेर त्या अंधारात नागूपर्यँत जाऊन पोहचण्यात त्याला यश आले. मग हाताला लागलेले त्याचे डोके धरून त्याने जोरजोराने हलवायला सुरुवात केली आणि दरडावले उठ उठलास का पण बराच वेळ झाला ते नागूच्या डोक्याने काहीच हालचाल केली नाही. ते हिकडे तिकडे वळले नाही हे बघून त्याला चमत्कारिक वाटू लागले त्याने हातांनीच पुनः त्याचे डोके तपासून पहिले तेव्हा नागूचे नाक कान डोळे गळा हे आवळ्यावर त्याला कुठेच सापडले नाहीत. मग थोड्या वेळाने त्यामाणसाच्या ध्यानात आले कि आपण हातानी धरलेलं नागूचे डोके नव्हतेच मुळी तो गुढगा होता आणि गुढग्याला नाक कान डोळे. वगैरे काही प्रकार नसल्यामुळे आपल्याला ते सापडले नाहीत त्या गृहस्थाने काडी ओडून चिमणी लावली असती म्हणजे नागू कसा झोपला होता याची त्याला बरोबर कल्पना आली असती. तर तसे करण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे नागू किती व्यवस्थित बंदोबस्ताने झोपी गेला आहे हेत्याला मुळीच कळले नाही नागूने, दोन्ही गुडघे पोटाशी घेतले होते आणि आपले दोन्ही हात त्यांच्या मध्ये खुपसून त्या हाताच्या बेचक्यात त्याने खाली मान करून आपले मुडके अडकवलेले होते एकंदरीत तो एखाद्या, भर भक्कम गाठोड्या प्रमाणे झोपला होता आणि इतका सगळा प्रकार झाला तरी त्याचा गोरण्यात बिलकुल व्यत्यय आलेला नव्हता, शेवटी त्या माणसाने त्याच्या घोरण्याच्या दिशेने आपला हात पुठे सरकवला तर त्याचा परिणाम एवढाच झाला कि त्याचे लठ् दांडगे बोट नागूच्या जाडजूड नाकात शिरले, आणि त्याला सणसणून शिंक आली ऍ ख्या असे करून एवढ्या मोठ्यांदा शिकला कि एखाद्या विजेचा धक्का बसल्या प्रमाणे बोट धटकण मागे आले, मग त्या माणसाने नागूच्या छातीवर गुढगा रोवला दोन्ही हातानी त्याचे कान धरले आणि धमकावणी दिली उठ रे किल्ली काढ ट्रकेची, यावर नागून पुनः एगदा धडाक्याने शिंक दिली इतक्या मोठ्यांदा कि पुनः दोन तीन पोरे रडत ओरडत उठली आणि चार पाच झोपी गेली. खुद्द त्या माणसाच्या तोंडावर बारीक तुषारांचा सडा झाला उठला का नाहीच उठ जीव घेईन बग तुझा किल्ली काढ असे कर्कश्य आवाजात बोलून त्या माणसाने नागूचे मानगूट धरून, त्याला सगळी कडून घुसळायला सुरुवात केली इतक्या जोराने कि काही विचारू नका खरोखर नागू गवळी यावेळी जर डेऱ्यात असता. तर त्या घुसळण्याने त्याच्या अंगाचे बरेजसे लोणे निघून वराळे असते तोन तो बाहेर भुईवर असल्यामुळे यापैकी काहीच होऊ शकले नाही मागून फक्त दोन तीनदा ऊ ऊ असे केले. आणि तोंड मिटवून पुनः घोरायला सुरवात केली त्या दांडघ्यां माणसाने त्याचा गळाच दाबला तेव्हा तो माशी वारल्या प्रमाणे हात करून म्हणाला गप ये टवळे गप काय तरास द्यायला लागलीस राच्याला. मग मात्र त्या चोराला फार वेळ थांबणं अशक्य झाले त्याने आपला लोखंडी खिळा उचलला हात वर करून उभारला आणि तो नागूच्या टाळक्यावर दान दिशी आदळला पण त्यावर नागूने फक्त, तो किंचित कणल्यासारखे केले आणि मग तो झोपेतच ओरडला आग हायक हायक साऊसा नागू आपल्या लाडक्या म्हशीला सौ सौ म्हणून हाक मारी, स्वप्नात सुद्धा आपली लाडकी गुणी म्हैस दिसत असे आत्ता सुद्धा तो लाडक्या म्हशीने च आपल्या नाका दोंडाशी हितगुज चालवले असावे या खात्रीने त्याने हायेक हायेक केले आणि मग, कुशीवर वळून तो परत झोपी गेला. नमस्कार कृष्णा नमस्कार शिवांश. तुम्ही कसे आहोत?

मी पण खुप चांगला आहे शिवांश. मग आपण आज कसल्या संदर्भात बोलणार आहे? आपण आज या संदर्भात बोलणार आहे की भविष्यात ही पृथ्वी टिकेल की नाही ग्लोबलाईझशन जस की प्रदूषण या कारणांमुळे काय वाटत तुम्हाला? मला पण हेच वाटतंय शिवांश की भविष्यामध्ये काय होणार म्हणजे मी आज जे चित्रपट बघतो ना भविष्याचे ज्याच्यात ते झोम्बीस येऊन जात आणि काही तरी होऊन जात पृथ्वी ला तर मला आस वाटत की भविष्यामध्ये जास्त वेळ पृथ्वी टिकणार नाही आणि पृथ्वीचे लोक जसे आयलन मस्क हे सगळे लोक काहीतरी अं विज्ञानाच्या हेल्पने मदतीने ते दुसर पृथ्वी शोध करणार. हो बरोबर तुमच म्हणण एकदम बरोबर आहे. कारण की पृथ्वी वर ज्या प्रकारे प्रदूषण वाढत चालल आहे पृथ्वी वर ज्या प्रकारे गोबल वॉर्मिंग वाढत आहे उष्णता जी आहे पृथ्वी ची ती दिवसण दिवस वाढत चालली आहे पॉईंट फाईव्ह डिग्रीने

हे जर आपण आता कंट्रोल केल नाही तर पुढे जाऊन मला आस वाटतंय की पृथ्वी कुठे ना कुठे राहणार नाही.

की हे सगळ टाळायला पाहिजे जस पाणी टाकायच झाडात आणि पायी पायी अं क्लासेसला जायच बाईक नसाय अं बाईक इसतेमाल नाही करायच नाहीतर बस चा उपयोग करायचं. असं काही तुम्ही करतात का दिवसांत? हो बरोबर मी हे काही गोष्टी फॉलो करतो कारण की सुरवात ही आपल्या पासूनच आपल्याला करावी लागते तेव्हा कुठे आपण ही जी गोबल वॉर्मिंग आहे उष्णता आहे पृथ्वी वरची ही कमी करू शकतो.

माझ्या डेस्टिनेशन पर्यंत मी त्याच्याने जातो आणि मी इलेक्ट्रिसिटी वेस्ट करत नाही जर गरज नाही आहे तर मी लाईट सुरू ठेवत नाही मी पाणी ही वेस्ट करत नाही जेवढ गरजेच आहे मी तेवढच त्याचा वापर करतो त्याच्या वरती मी त्याचा वापर करत नाही तर मला आस वाटत की कुठे ना कुठे मी माझ योगदान चांगल्या कामासाठी करतो आहे मी खूप ठिकाणी झाडे ही लावली आहेत आणि मला आस वाटतंय की माझ योगदान हे चांगल्या दिशेनी चाललेल आहे. अप्रीतम शिवांश अप्रीतम म्हणजे सगळ्यांना तुमच्या पासून काहीतरी शिकायला पाहिजे म्हणजे तुम्ही जे प्रमाणे रोज पब्लिक ट्रान्सपोर्टने याय जाव करत राहता म्हणजे तुमच्या क्लास ला पब्लिक ट्रान्सपोर्टने जाता अं बरं मला एक सांगा ना तुम्ही कसले क्लास करत आहेत सध्या मी जॉब करत आहे मी क्लास नाही करत आहे. हो तुम्ही कसला जॉब करतात? मी एक सोफ्टवेअर डेव्हलपर आहे. परमतीक कंपनी इथे TCS म्हणा, आधी TCS ला होतो अच्छा वाह वाह शिवांश. मला जॉब करायला मला दहा किलोमिटर रोज चा प्रवास करावा लागतो जो की कठीण आहे करू इतक सोप नाही पण मी मी मला हव तर मी बाईकने जाऊ शकतो. माझ्याकडे स्कुटी आहे. मी तिच्याने रोज जाऊ शकतो पण दुचाकीने जाण हे गोबल वॉर्मिंगला बढावा देईल त्यासाठी मी गव्हर्मेंटने दिलेल्या बसेस मध्येच ट्रॅव्हल करतो. वा वा शिवांश पण मी अं तुम्हाला माहीत आहे का मी अं स्टडी केल आहे म्हणजे मी बघितल आहे की आपण ज्या IT कंपनीमध्ये काम करता ते पण खूपच गोबल वॉर्मिंगच जे अं सोडतात म्हणजे जे कॉम्पुटर आपले चालतात ते पण खूप इमीशन सोडतात बाहेर आणि ते सगळ्यात मोठा तनाव आहे की ते गोबल वॉर्मिंग पसरतात आहेत दर ठिकाणी .

अं झाडे लावलेली आहेत. आणि कंपनी मध्ये जे पण आम्हाला प्यायला चहा भेटतो किंवा आम्ही ज्या थालीत जेवतो ते सगळे पेपर चे असतात. मग त्याच्यानी ते रीयुसेबल असतात. त्याच्यात प्लॅस्टिक च काही आम्ही युज करत नाही आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की आम्ही इलेक्ट्रिसिटी सुध्दा कमी वापरू आणि पाणी सुद्धा कमी वापरू त्या प्रकारे आम्ही आमची IT कंपनी ही गोबल वॉर्मिंग जास्त प्रोड्युस करत नाही आस मला वाटत. अप्रीतम शिवांश अप्रीतम तुम्ही बरेच काही तुमची कंपनी सुद्धा खूप चांगल चांगल पद्धतीने काम करत आहे हो धन्यवाद कृष्णा ते अप्रतिम आहे अप्रति नाही अप्रतिम आहे ते. आणि तर तुम्ही काय करता गोबल वॉर्मिंग कंट्रोल करण्यासाठी? अं मी पण बरेच काही करतो म्हणजे मी दररोज महिते का तुम्हाला दररोज दहा नवे नवे प्लांट्स म्हणजे पौधे उगवतो. आणि दररोज मी एक एक टँकर म्हणजे मी मागे टेकडी आहे मग टेकडी वरती जाऊन एक एक टँकर मी पाणी देत राहतो. वा वा वा हे खूपच छान काम करताय तुम्ही महाग काम करताय. कारण की रोज रस्त्यावर पण कुत्रा हे त्येन्ला पण मी जेवण देत राहतो. वाव वा काम तुम्ही चांगले करत आहात पण तरी सुद्धा मला वाटत तुम्ही अजून मेहनत केली पाहिजे या कॉस कडे कारण हा आपल्या सर्वाणसाठी एक रेड लाईट आहे

हो शिवांश मी माझ सर्व जोर बल आणि सगळं काही देत आहे की मी पण काही प्रमाणे तुमचं सारखं मदत करु शकतो पृथ्वीला. वाचवायला तुम्हाला काय वाटत की

हे बघा सायंटिस्टच जर आपण बघून चालले आकडे तर सायंटिस्ट ने आपल्याला सांगितले आहे की या पृथ्वीकडे तीनशे ते चारशे वर्ष उर उरलेले आहेत आस काही सायंटिस्टच म्हणण आहे तर मला आस वाटत की हे तीनशे चारशे वर्ष तीन ते चार हजार पर्यंत पुढे गेले पाहिजे यासाठी आपण काम केल पाहिजे काय वाटत तुम्हाला? हो पण तुम्हाला नाही कि एक मनुष्यचे जीवन जास्तीत जास्त ऐशी वर्ष पर्यंत तो जीवतो. मग आपण तर तीनशे चारशे मधेच आहोत आणि आमचे मूल आणि आमचे पोते पोती पण तेच तीनशे चारशे वर्षामध्ये जीवंत राहणार मग आपल्याला काही गरज त्यांला वाचवायची.

काय चुकी आहे की त्यांना पुनर पुन्हा या पृथ्वी वर जन्म नाही घेता येणार श्वास नाही घेता येणार त्यांच्या साठी तर हे दुखः दायक आहे ना. तुम्ही तर तुमच आयुष्य जगून घेताल हो. तुम्ही आरामशील जगताल आणि मरून जाताल पण तुमच्या

हो तुम्ही खर गोष्ट संगत आहे की पुढच्या पिढीचं आम्ही बघूया आता एकटे सुध्दा जर काम केलं सगळ काही तर तरीही आपण

हो भरपूर लोक यासाठी पुढे आलेले आहेत आणि भरपूर लोक यासाठी काम करतही आहेत. हे आपल्या वरही असत कृष्णा की आपण ही आपल्या कडुन काही द्यायच पृथ्वीला आस नाही का आपण घेतोच आहे घेतोच आहे काही देत नाहीये तर हा काही ना काही हा फुकटापणा लोकांमध्ये आहे. हे फुकट घ्यायच सर्व आणि त्याच्या व्यतिरिक्त पुढे काही द्यायच नाही असं मला वाटत हे सर्व बंद करायला पाहिजे लोकांनी. हो शिवांश असं फुकटपणा कस म्हणजे तुम्ही कोणत्या लोकांसारखं बोलत आहे म्हणजे? म्हणजे काही लोक असे आहेत की जसे की लोक फक्त हे करतात प्लॅस्टिक चा वापर जास्त करतील इलेक्ट्रिसिटी खुप जास्त वापर करतील. पाण्याच इकडे तिकडे वापर जिथ गरज नाही तिथ पाण्याचा वापर करतील तर मला आस वाटत अशी लोक खूप आहेत. हो काही काही लोकं तर तुम्हाला माहिती आहे का फॅक्ट्री टाकुन देतात प्लास्टीक चे म्हणजे हे खूप घाणेरड गोष्ट आहे कमवायची हो प्लॅस्टिक चे तस आपण प्लॅस्टिक घेतल नाही पाहिजे आस मला वाटत हो धन्यवाद hello अनिशा hello राजश्री राजश्री तुला आतिफ अस्लम माहीत आहे का ग बघ ते पाकिस्तानी singer आहे पण त्याने बॉलीवुड मध्ये पण खूप सारे songs गाईलेली आहेत आधीपासून मला त्याचे song जे आहे ना ते खूप असे connect करतात म्हणजे खूप जास्त मला आवडतत त्याचे song जस काय मला तुम्ही जे आहे ते

म्हणजे आतिफ अस्लम चे जे voice आहे ना ते म्हणजेच खूपच magical आहे आणि खूप छान आहे जस बग तो पाकिस्तानी आहे पण तरी पण आतिफ अस्लम चे इंडिया मध्ये आपल्यासारखे किंवा others पण म्हण खूप सारे fans आहेत तर voice आहे ना ते म्हणजे connect करत ते voice आणि feel होते बग त्याच प्रत्येक song त्याच song आहे बघ पहली दफा ते पण song खूप छान आहे ते song पण मला खूप जास्त आवडत त्याच्यात प्रत्येक song आशे ऐकायला इतके छान आहेत त्याचे song त्यांनी आतिफ अस्लम ते जुने song पण गातो ना तर त्याचा ते पण version जे आहे old song new मध्ये ते पण खूप सुंदर आणि खूप छान आहे म्हणजे present त्याची starting पासून ची personality म्हणजे म्हणजे खूप छान आहे तो स्वतःला जस present करतो त्याचा स्वभाव प्रत्येक गोष्टी म्हणजे मला आतिफ अस्लम च voice जास्त आवडते त्याच nature तेवढ काही म्हणजे थोडस

आस धर्म नसते जात नसते किंवा देश वेगेरे तसेच आतिफ अस्लम च आहे बग तो पाकिस्तानी असून सुद्धा म्हणजे त्याचे india मध्ये त्याचे इतके सारे fans आहेत आणि त्याची voice इतक आहे कि आपण त्याच voice ऐकल्या वर आपल्या मनात तस काही येत नाही की तो पाकिस्तानी आहे मग आपल्याला का आवडला पाहिजे किंवा आपल्या india मध्ये पण खूप songs म्हणजे छान छान singers आहेत आस मला तर काहीच वाटत नाही की voice ऐकल्या वर एकदम त्या flow जातो आस वाटत की ऐकत रहाव ऐकत रहाव आस वाटत बग आधी पासून जे म्हणजे प्रत्येक movie मध्ये त्याचे songs बघ किती छान त्याच्या प्रत्येक song मध्ये त्याचे dedication ने song म्हणजे गातो आणि त्याचे जे पण song आतापर्यंत मी ऐकलेले आहेत ते favourite च आहेत जस की दोन song तर all time favorite आणि special favorite आहेत तुला काय वाटतय मला बि अर्जित सिंग च्या नंतर कोणी आवडत म्हणजे singer favorite आहे म्हणजे आतिफ अस्लम त्यानं बग first song मी कोणता ऐकला ते पेहेली नजर ने कैसा जादू कर दिया ते तवापासून आवडत मला ते song आणि आत्ताच आणि ते तेरा होने लगा हू ते रणबीर आणि कतरीना च song आहे बग त्यान पण ते song म्हणलय ना पण मला त्याची पेहेली नजर मे कैसी जादू कर दिया तेव्हा पासूनच ते singer आवडते पण नंतर कळाल म्हणजे ताई ला विचारात होतो मी याच नाव काय अक्का म्हणत होतो मी तर तिणी म्हणत होती म्हणजे तीन सांगिली म्हण नाव हे अहे ते अहे विचारात होतो मी अं तेव्हापासूनच आवडतो मला आणि नंतर मला ना काही म्हणजे एक दोन चार वर्षा खाली कळाल की त्यानं पाकिस्तानी आहे म्हणून तरी पण त्यांना इकडे india मधी येऊन गाणी म्हणलाय मला वाटल नव्हत त्यानं पाकिस्तानी आहे म्हणून पण कस ही असो त्यांना म्हणजे त्याला आहे की नाही महेश भट्ट आहे ना ते आलिया भट्ट चे daddy ते आणले म्हणा बॉलीवुड मधी त्याचे गाणी ऐकत आणि त्यांना काहीच training ते घेतला नाही म्हण ग असाच म्हणजे गाणी म्हणत गेला म्हण आणि तसच म्हणजे तसच आवाज त्याचा चांगला झाला म्हणजे काही Training ते न घेता

आस तस मी search केल तर काय तर म्हणजे college college मध्ये ना participate करत होता म्हणा आपल singing competition मधी पण तेव्हा पासून त्याला आवडायला लागल म्हणजे singing करत होता म्हण त्याला आणि त्यांनी पाकिस्तानी व्हय म्हण बर तरी पण इकडे येऊन त्याला debyute त्याच debyute song कोणत आहे म्हटल्या वर ते आपल जेहेर movie मधलं दोन हजार पाच मध्ये आलेल इमरान हाशमी च आहे बघ वो लमहे वो राते कोई न जाने ते Song त्याच ते song आहे आणि first date ते व्हय महेश भट आहे ना आलिया भट च daddy त्याच मुळे आलंय आणि मी त्यांना सगळ search काही मला आधी पासन india चच वाटत होता काही म्हणजे काय त्याच favorite food काय आहे ते सगळ तेव्हड काय माहीत नव्हत मग नंतर बाई बघल त्याचे famous songs ते सगळेच भारी आहेत ना त्याचे songs असे एक बि नाही की खराब आहे म्हणून मला त्याचे songs सगळेच आवडतात आणि voice थोड unique आहे मस्त आहे voice एकदम relax वाटत ते सोंग मला लई आवडत तुला कुठल आवडत तुला कोणते आवडतात songs मला तर सगळे ते जिना जिना आहे बघ song ते पण लई आवडत बर किती famous झाले आणि त्याला कोणते ही song आहे की नाही अं सगळेच आवडतात त्याचे song पण ते जिना जिना पिया ओ रे पिया ते भी छान आहे त्याच song ते जिना जिना ऐकल की एकदम fresh वाटतंय बग काय बि म्हण